याच्या समोर एक आपला राष्ट्रीय ध्वज दिसत आहे.

एक स्त्री उभारलेली दिसते तिने मास्क लावलेला आहे तिच्यासमोर एक मुलगी उभारलेली दिसते आहे.

या मध्ये चार पडदे आहेत यांचा कलर मरून व स्काय ब्लू असा दिसतो.

या गार्डन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत.

यातील दोन मुलींनी तोंडाला मास्क लावलेला आहे.

खूप मोठी मोठी काळी भोर दगडे सुद्धा या चित्रामध्ये आहेत.

वरती एक कॅमेरा सुद्धा आहे या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे मॉप उशी पिशव्या आहेत.

हे चित्र एका पोखरलेल्या दगडासारखे दिसते आहे.

या दगडावरती काहीतरी लिहिलेले पाहायला मिळते.

नदी जवळील पुलावर एक माणूस उभारलेला दिसत आहे.

बँक समोरच खूप जास्त टू व्हीलर गाड्या लावलेल्या आहेत.

या खांबावरून विजेच्या तारा गेलेल्या दिसत आहेत.

एका फोटो च्या वरती एक लाल कलर च स्वस्तिक सुद्धा दिसत आहे.

काउंटर च्या वरच्या बाजूला पाच बल्ब दिसत आहेत.

किमतीचे स्टिकर सुद्धा लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.

या कपड्यांच्या दुकानांमध्ये काही साड्या ठेवलेल्या आहेत.

या चित्रामध्ये शाळा आहे शाळेचे नाव स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा असे दिसत आहे.

याच्या साईडला दोन नारळाची छोटीशी झाड आहेत.

या चित्रामध्ये टाइल्स चे शॉप दिसत आहे.

यामध्ये लाइट्स चालू असलेल्या आपल्याला दिसताहेत.

इथून फॅन दिसत आहेत यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या नक्षीच्या फरश्या पहायला मिळत आहेत.

या चित्रामध्ये मोठे पत्र्याचे शेड दिसत आहे.

खूप जास्त खुर्च्या ठेवलेले आहेत यांचा कलर चॉकलेटी दिसतो.

यामध्ये एक भिंत दिसते आहे याचा कलर सुद्धा हिरवा व पिस्ता कलर असा आहे.

मार्केट च्या वरच्या बाजूला लाइटिंग ची रोषनाई केलेली आपल्याला पाहायला मिळते.

रोड च्या बाजूला एक लाल कलर चे कार्यालय आहे.

केस कट करण्यासाठी एक मुलगा खुर्चीवर बसलेला दिसतोय.

बाकीचे व्यक्ती त्या व्यक्तीला उभारून बघतायेत.

या माणसाने निळ्या कलर चे जॅकेट घातलेले आहे.

खुपीच्या दोन्ही साईड ला बारीक बारीक वेली दिसतायेत.

या गुफेच्या दगडांचा कलर वेगवेगळा पहायला मिळतो.

यामध्ये कंट्रक्शन च काम चालू आहे दोन गवंडी काम करताना पहायला मिळत आहे.

आणि दोन व्यक्ती उभारलेले दिसत आहेत बाजूला दोन घरे आहेत.

कन्ट्रक्शन च सामान सुद्धा बाजूला पडलेले दिसत आहे.

इथे एका साईड ला निळ्या कलर चा एस_बी_आय बँक चा बोर्ड दिसत आहे.

टू व्हिलर गाडी या पटांगणात लावलेत दोन व्यक्ती उभारलेले दिसत आहेत.

एका व्यक्तीने जॅकेट घातलेला आहे तर दुसऱ्या व्यक्तीने शर्ट .

या चित्रांमध्ये काही झाडे सुद्धा आपल्याला दिसत आहेत.

झोपडी जवळ सिमेंटचे दोन खांब आहेत आपल्याला पाहायला मिळते.

इथे एका भिंतीवर गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक नाशिक असे लिहिलेले दिसत आहे.

खुर्च्याच्या बाजूला दोन माणसे उभारलेली दिसत आहेत.

पण माणसांच्या बाजूला कोल्ड्रिंक्स ठेवलेले आहेत.

आकाश सुद्धा निळसर गुलाबी दिसून येत आहे.

यांच्यासमोर एक घंटा ठेवलेला दिसून येत आहे.

हे चित्र फुल विक्रेत्यांचे व भाज्या विक्रेत्यांचे दिसत आहे.

यामध्ये फुलांचा कलर पिवळा पांढरा गुलाबी असा आहे.

दुर्गा मातेच्या बाजूला सुद्धा काही देवांच्या मुर्त्या आहेत.

त्याच त्रिशूलाने दुर्गा माता राक्षसाचा वध करताना दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला लग्न संभारंभाचे डेकोरेशन दिसते.

हे चित्र एका छोट्याशा चर्चेचे आहे.

यामध्ये प्रत्येकांच्या हातामध्ये एक पेपर दिसत आहे.

काही स्त्रिया प्रार्थना करत आहेत असे आपल्याला पाहायला मिळते.

पल्सर सिटी पोलीस स्टेशन च्या भिंतीला लागूनच नो एन्ट्री व स्टॉप चे ब्रॅकेट ठेवले आहेत.

कार्यालयाच्या समोर छान गार्डन दिसतंय तिथे काही व्यक्ती बसलेले आहेत.

या चित्रामध्ये एक बिल्डिंग दिसत आहे.

यांचा कलर एक ब्लॅक व दुसरी रेड कलर ची गाडी आहे.

याचा कलर चॉकलेटी व स्किन कलर असा पाहायला मिळतोय.

मज्जीद समोर फोर व्हिलर गाड्या लावलेल्या आहेत.

वरच्या सेक्शन मध्ये मोठ्या तेलाचे कॅन दिसत आहेत.

एक गाडी उभी आहे याचा कलर ग्रे दिसतोय.

मंदिराच्या कळसावर लाल कलर चा झेंडा लावलाय मंदिरामध्ये दोन व्यक्ती आहे.

खूप अशा लाइटिंग दिसत आहेत पांढऱ्या कलर चे सोपे दिसतायेत.